ही त्याच्या संवर्धन आणि संवर्धनाबाबत तो अधिक जागरूक आहे सध्याची परिस्थिती पाहून असे वाटते की आपल्याला झाडे वाचवण्याची गरज आहे पण कदाचित आवश्यक तेवढे प्रयत्न आपण करू शकत नाही अशा परिस्थितीमुळे निसर्गाचा समतोल हळूहळू बिघडत जाईल आणि निसर्गाची ही अमूल्य संपत्ती आपण इतर प्रजातींना हळूहळू नष्ट करू. अशा रीतीने या पृथ्वीतलावर ना जीवन असेल ना सजीव आपल्या आजूबाजूला जी काही मोकळी जमीन दिसते तिथे आपण वृक्षरोपण म्हणजे झाडे लावली पाहिजे आणि आपल्याला घरातील कुंड्यांमध्ये हा अमूल्य वारसा जपला पाहिजे जर प्रत्येक व्यक्तीने हे छोटे पाऊल उचलले तर ही पृथ्वी आणि पृथ्वीवरील जीवन सर्व सुखी होईल झाडांमुळे आपल्याला पृथ्वीवरील ऋतू बदलतात उन्हाळा आला की थंड हवा मिळण्यासाठी झाडांची मदत घ्यावी लागते माणूस

मानवी जीवन देखील झाडांवरच ठरते कारण आपण श्वास घेतो असलेल्या oxygen झाडांमधूनच बाहेर पडतो हळूहळू झाडे अशीच तोडली तर oxygen चे प्रमाण कमी होईल त्यामुळे माणसाला श्वास घेण्याचा प्रश्न निर्माण होईल oxygen हे माणसाला खूप गरजेचे असते. झाडांमुळे आपल्या माणसात अनेक बदल होत आहे. झाडे ही एक नैसर्गिक संपत्ती आहे ज्यातून नेहमी oxygen बाहेर पडतो जो मानवासाठी खूप फायदेशीर आणि जीवनदायी आहे. जे लोक आपले बहुतेक आयुष्य झाडांभोवती घालतात त्यांना कधीही आजार आणि कोणत्याही प्रकारच्या शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागत नाही तो नेहमी निरोगी असतो आणि जे लोक झाडापासून दूर राहतात त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. शहरात राहणाऱ्या लोकांपेक्षा खेड्यातील लोक जास्त निरोगी राहतात, कारण गावात चांगली हवा झाडांपासून येते. आणि शहरांमध्ये झाडे नसणे हे देखील तिथे रोगराई वाढवण्याचे कारण बनते. आपण माणसे

तुम्ही आणि मी जिवंत असलो तर झाडांमुळे जिवंत आहे तरीही आपण त्यांची काळजी घेत नाही. जेव्हा झाडे आणि वनस्पती आपल्यासाठी खूप काही करतात तेव्हा त्यांची चांगली काळजी घेणे आणि त्यांना तोडणे टाळणे ही आपली जबाबदारी बनते. आपल्या सर्वांच्या जीवनात झाडांना खूप महत्त्व आहे, कारण झाडांमुळे आप आज आपण सर्वजण जिवंत आहोत. आणि निरोगी जीवन जगू शकलो आहोत. आपल्या सभोवतालच्या वातावरणात झाडे नसतील तर पृथ्वीवर जीवसृष्टी नसतील ज्याचा परिणाम म्हणून आपणही या पृथ्वीवर राहणार नाही. प्राचीन काळापासून झाडे मानवी जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे आणि मानव त्यांच्या सर्व कर्जांसाठी मुख्यतः झाडांवर अवलंबून आहे. आपले डोके झाकण्यासाठी मनुष्याने आपल्याला राहण्याची व्यवस्था झाडांच्या फांद्या आणि पानांनी केली पण विज्ञानाच्या आंधळ्या शर्यतीत आपल्या विकासासाठी मानवाने झाडे तोडण्यास सुरुवात केली मानवाने आपल्या सोयीनकरता सोयींसाठी झाडांचे शोषण केले आणि त्यांच्या विकासाच्या रथावर पुढे निघालो झाडे जीवन देतात हे काहीही असले तरी आपण हे जीवन संपवले तर आपला जीव वाचणार नाही झाडे वातावरणातील carbon dioxide वायू घेऊन आपल्याला oxygen वायू देतात त्यामुळे पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण होते निवड बघा आम्ही अजूनही ते जीवन देणारे झाड तोडत आहोत आणि आपल्या जीवनाला ग्रहण लावत आहोत अजूनही उशीर झालेला नाही तरीही आपण झाडे वाचवण्यासाठी संवेदनशील झालो नाही, तर येणाऱ्या पिढी आपल्याला कधीही माफ करू शकणार नाही. hello

hello नीता बोलतेस का?

तु कोण बोलतेस? मी उषा. अय्या उषा! कशी आहेस?

तुला कुठून माझा Number मिळाला. मला अनिताकडून मिळाला रे, मी बाजारात होते, तेव्हा तिच्याशी बोलता बोलता कडून तुझा number अं घेतला मी

हो का ती पण तिथेच राहते का अनिता हा, तिथेच राहते ती पण हो का हम्म हम्म बाकी कसं चाललंय मग, घरचे कसे आहेत सासू सासरे हम्म बरे आहेत सर्व, तुझ्या तुझ्याइकडे कसं चाललंय

हम्म किती वर्ष झाले ना आपण भेटलो नाही. हो ग खूप वर्ष झाले college झाल्यापासून आपण भेटलोच नाही ऐकमेकींना

college मध्ये आपण एकत्र जायचो दोघीजणी मस्त मजा करायचो.

तेव्हापासून आपण ऐकमेकींना भेटलोच नाही. अनिता आपल्याला नाही भेटली आणि तु पण नाही भेटलीस. तेच सगळ्यांनी दुसरे दुसरे field घेतले, त्याच्यामुळे मग भेटणं झालचं नाही.

हम्म खूप वर्ष झाले. तु काय करतेस मग आता सध्या? मी आता सध्या job करते. हो का, कुठे job ला जातेस तु? मी इथे डोंबिवलीला जाते job ला

बाकी काय दुसरं कोण भेटतं का college चं आपल्या

हा ती अनिता तुला मि भेटली म्हणून अं माझा number मिळाला तुला हा अनिताकडे तुझा number होता ना, हा हा हो, मला ती एकदा भेटलेली, तेव्हा मी तीला दिला माझा number

हा हा ती करते मला call कधी कधी, आम्ही बोलतं असतो ऐकमेकींशी तेच आता वेळ पण नाही भेटतं ना बोलायला हो, दिवसभर आता घरातलं काम असतं office ला वैगरे पण जायला या लागतं, रात्र होते मग, आल्यावर परत जेवण वैगरे करायचं मग सगळा वेळ त्यातचं निघून जातो. पहिल्यासारखं नाही आता, पहिले कसं आपणं college ला वैगरे जायचो, मज्जा करायचो. हा तु कुठे आता job ला जातेस पण मी पण bank त असते job ला इकडेच मुंबईला

college मधलं आता काय sir वैगरे पण कोण आपल्याला भेटतचं नाही. नाही नाही नाही

तेच ते पण retire झाले असतील.

शिकवायचे हो, पहिलेचं अं आपलं अं अं दहावीचं sendoff, बारवीचं sendoff आपण अं पाचवीपासून आपण एकत्रचं होतो ना friends म्हणून आपल्याकडे number पण नव्हते ना हो, तेव्हा काय phone पण नसायचे, college ला पहिले phone वैगरे कुठे असायचे, mobiles वैगरे आता निघाले.

हो पहिले तर हे landline होते. mobile नसायचे पहिले.

आता mobile आहेत. पहिल्या सारखीचं मजाचं नाही. पहिले आपण खूप भरपूर मज्जा करायचो. दहावीच्या sendoff ला आपण साडी वैगरे नेसून जायचो, photo वैगरे काढायचो मस्त दहावीच्या sendoff ला हो मजा केली होती, त्यात तेव्हा तु yellow वाली साडी घातली होतीस ना दहावीला

हा तेच आठवतंय ती मला आवडली होती ना तुझी साडी हा हा हा तुझा favorite color आहे ना yellow पहिले मग पण पहिले छानचं वाटायचं भरपूर हम्म पहिल्याची वेग मजाचं वेगळी होती.

एकत्र जायचो, कुठे जायचं असेल फिरायला तरीपण आपण दोघी तिघी मैत्रिणी आपण एकत्र जायचो.

college मध्ये खूप खूप वेगळ्या प्रकारचे

tiffin खायला पण एकत्रचं बसायचो recess मध्ये

canteen मध्ये पण जायचो, कधी कधी tiffin मी नाही आणायचो, मग आपण canteen ला जायचो college च्या तेच

canteen मध्ये पण पहिले एवढी पण गर्दी नसायची, जेवढी आता असते. हो आता भरपूर गर्दी असते.

पहिले छानचं वाटायचं एकदम की

कोण जास्त tiffin घेऊन जात नाही, त्याच्यामुळे मग canteen मध्ये गर्दी होते. हो canteen मध्ये आता भरपूर गर्दी असते. पहिलेचं वातावरण छानचं होतं. आता काय सगळं college मध्ये काय, भरपूर च अं मग हे चाललंय college च्या नावाने येतात अं पण college ला नाही जात काही काही

तेच पाहिलेची आता मजाचं नाही राहिली, सगळं आपलं धावपळीचं जीवन, सकाळी जायचं office ला, संध्याकाळी यायचं. जेवण वैगरे करायचं, त्यामुळे काही वेळचं नाही मिळतं बिलकुल

पहिले वेळ वेळ भेटायचा, पहिले कसं कामं नव्हती आपल्याला, आता कामं आहेत, तर job वैगरे सगळं सांभाळायला लागतं. हो घरात पण कामं असतात, सगळ्यांचं मुलांचं वैगरे पण करायला लागतं त्यांना सकाळी school मध्ये वैगरे सोडायला लागतं, सगळी कामं असतात भरपूर त्यामुळे वेळचं मिळतं नाही. बघु आपण एक दिवस, college च्या मैत्रिणी एक दिवस भेटूया आपण एकदिवस भेटूया आपण वेळ काढून

हो सगळे, आठ हो एकदिवस भेटू आपण मस्त पैकी करू enjoy, जाऊ कुठे तरी

हो बघू आपण काही तरी group बनूया असं college च्या मैत्रिणींचा, जे एकेकी ऐकींला ज्यांना ज्यांना माहिती असेल ते अं group वर add करत जातील ना numbers

तेच त्याच्यामुळे contact होईल ना आपला त्यांच्याशी हो मग आपण भेटतं जाऊ ना, सगळ्या मैत्रिणी college च्या

तेवढचं आपल्याला बरं वाटेल ना

बाकी कसं तु काय करतेस मग आता आता मी bank त आहे.

bank त आहे हो bank त आहे, पण पगार वैगरे चांगला असेल ना तिथे

हम्म हम्म मुलं कितवीला आहेत तुझी? मुलं आता पाचवीला आहेत. मुलगा आहे का? हा, मुलगा आहे. तुला काय तुला कोण आहे?

हो ती पण पाचवीलाचं आहे, तीला पण CBSE मध्ये टाकलंय ना

सकाळी जायला लागतं, त्यामुळे ती पण मग अं अं दुपारी येते बारा वाजेपर्यंत येते मग असते घरात

घरात आजी वैगरे असते, मग असते आजीजवळ तोपर्यंत मी येतेच संध्याकाळपर्यंत, मी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत घरी येते. हम्म tuition वैगरे जात नाही का? हो tuition पण लावलयं तीला

हम्म

मग बाकीचं कसं चाललंय सगळं बाकीचं पण ठीक सगळं व्यवस्थित हम्म भेटू आपण एकदिवस सगळ्या college च्या आठवणी, मैत्रिणी वैगरे आपण तेव्हा college मध्ये कसे photo वैगरे काढले, मस्त मज्जा केली. हम्म picnic च्या वेळेत पण आपण गेलो होतो तिकडे हो आपण एकदा picnic ला पण गेलो होतो, कर्नाळ्याला ना

हा कर्नाळ्याला सगळ्याजणी एकत्र गेलेलो.

आपण भिजलो, पाऊस पावसाळा नव्हता तेव्हा, पण नेमकाच पाऊस पडला तेव्हा

मग पावसात आपण अं पूर्ण भिजून गेलो सगळं त्यामुळे काय हेच करता नाही आली मजा म्हणजे एवढी नाही आली पण केली तरी पण

college ला होतो तेव्हा आपण सगळे programs अं करायचो attend हम्म programs केलेत सगळे annual function वैगरे पण केलेत. हो भरपूर आपण केलं, कोणते कोणते अं हे होते वैगरे त्यात आपण भाग घ्यायचो हम्म हम्म हम्म तुझा number यायचाच ना कधी कधी हा कधी कधी यायचा number